आता यात्रा आहे म्हणते ना? हो सात तारखेला यात्रा आहे ना बेलोन्याची.

हो म्हणते सात दिवसाची रायते . मला वाटते दोन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत आहे.

हो म्हणजे ते सात दिवसाचा सप्ताह राहते ना.

सात तारखेला संध्याकाळी हनुमान तो बालहनुमान आहे ना.

तर थो हनुमान रात्री पूर्ण गावात घुमवते तो रथ.

सात तारखिले अन मग त्याच्या बाद आठ तारखिले जागेवरच उभा रायते तेव्हा गर्दी कमी रायते. रातच्यानी रात्र भर घुमते.

आना आठ तारखेला तो जागेवर मंदिरापाशी उभा राहील.

यायले तिसऱ्या दिवशी जायले तकलीफ होते ना ते लोक पहिल्या दिवशी रात्री गांवातलेच लोक राहते जास्त बाहेरगावचे जास्त राहत नाही.

आना त्याच्या बाद आठ तारखले दुसऱ्या दिवशी समझ .

हा काय नाही म्हणजे यात्रेकरूंची गर्दी थोडी कमी राहते बा म्हटलं तिसऱ्या दिवस पेक्षा. मग तिसऱ्या दिवशी ता बाप्पा पाय ठेवले जागा नाही राहत का यात्रा वय काय वय बाप्पा करोडाने लोक रायते. हो गेली होती बा मी तिकडे एक वर्ष गेली होती.

जाऊ मा काय गर्दी रायते पण गर्दीचा नई वय ते तिथं सामान सुमन लय भेटते.

खेळ भांडुले हे ते, तू काय घेशील मग तिथून यात्रेतून. यात्रेतून पहा लागण बा अश्या देवाचा मुर्त्या गी भेटते म्हणते चांगला ते आना लागण आणि थोडासा फुर्निचर चा सामान हि भेटते म्हणते.

ते फुर्निचर चा म्हणजे ते सोफा वगैरे ते काही तरी भेटते म्हणते ना?

खेळ भांडुले नाही ह्या आपले घरातले सोफा, खुरच्या अश्या चांगले चांगले घरातले भांडे मिळते म्हणते ना. गर्दीच किती रायते पाय ठेवाले जागा नाही राहत ना ना घरो घरी जेवण रायते. हा थे प्रसिद्ध चा आहे ना तिथची बेलोण्याची यात्रा म्हणटल ,म्हणजे एवढा प्रसिद्ध आहे मग घरोघरी जेवण राहतिलच अअअ दरवर्षी मी माया सोबत्यांच्या घरी जेवायला जातो ना

हो म्हणजे त्या गावाची परंपरा चा आहे वाटते तशी म्हणजे ते जेवण केल्याशिवाय येऊ नाही देत वाटते. ते लोक आपआपली सोया पाय प्रत्येकाचा घरी पाहुणे रायते यात्रेचा वेळेवर.

आप आपल्या सोया करून ठेवते जेवण खवणं, पाहुण्याचं मुक्काम कोणाकोणाचा घरी बिचारायचा घरी एवढी गर्दी रायते बसले जागा नाही राहत एवढे पाहुणे येते.

विमान नाही हेलिकॉप्टर वय अन द्रोण कॅमेरा असा घुमत रायते पूर्ण लक्ष ठेवत रायते.

आणा हेलिकॉप्टर येते आपला पाच सहा वाजता आणा थे आपले फुला टाकते वरतून.

हातानी नाही होत अशे वरतून वरतून फेकते असा सडा फेकल्या सारखा.

काय दोनी बी पडते आना तीथा कुस्त्या भी भरते यात्रेत.

कुस्त्या भी भरते पहेलवान रायते ना त्या गावात.

कुस्त्या भरते कुस्त्या त्याच्या त्या आखाड्यावर.

बाप्पा लय मज्जा येते.

हो बाल हनुमान आहे ना आणा जुन्या काळातली परंपरा आहे ती. हो, ते कसा आहे ना जास्तच प्रसिद्ध आहे.

पूर्ण गाडीचे ब्लॉक रायते पूर्ण त्या गावापासून गाड्या तिथूनच तिकडं पालटतील इकडून इकडे पालटतील.

लोक हरपोते भी लहान लेकरू बरोबर पहा लागते त्या यात्रेत. आता एवढी लोक संख्या म्हण्टलं तर ते आलाच.

बाप्पा पाकीट मार राहत नाही काय पाकीट मार. हो आता गर्दीचा ठिकाण म्हंटलं तर राहतेच

हो आकाश पाळणा तर आकाश पाळणा मला लय आवडते. आकाश पाळणा मौत का कुआ म्हणून चा मला या यात्रेतली आईस क्रीमच लय आवडती.

आता आता राहिलेच किती दिवस यात्रेले आता माया सोबती बी येणार आहे यात्रेसाठी त्याच गाव चा ये तो ता मग मस्त मज्जा येते तीन दिवस जाले चा जीव होते यात्रेले जाईलच मी आता यात्रेले.